माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार
वर्ष 2018 संपणार आहे
आपण 2019 मध्ये प्रवेश करणार आहोत
अशा वेळी स्वाभाविकपणे गेल्या वर्षात घडलेल्या घटनांची चर्चा केली जातेतसेच येणाऱ्या वर्षासाठीच्या संकल्पांची देखील चर्चा होते
व्यक्तीचे जीवन असो समाजाचे जीवन असो राष्ट्राचे जीवन असो प्रत्येकाला सिंहावलोकन करतानाच भविष्यात शक्य तितकं दूरवर बघण्याचा प्रयत्न देखील करायचा असतो
आणि तेंव्हाच अनुभवांचा फायदा होतो आणि निवड करण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण होतो
आपण असं काय करू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनात बदल घडवून येईल त्यासोबतच समाज आणि देश पुढे नेण्यात आले योगदान देता येईल
आपणा सर्वांना 2019च्या अनेक शुभेच्छा
2018च्या कुठल्या आठवणी सोबत ठेवायच्या हे आपणा सर्वांनी ठरवलंच असेल
2018 हे वर्ष भारत एक देश म्हणून आपल्या एकशे तीस कोटी जनतेची ताकद म्हणून कसं लक्षात ठेवलं जाईल हे देखील महत्वाचे आहे
आणि आम्हा सर्वांचा ऊर अभिमानाने भरून टाकणारे देखील आहे
2018 मध्ये जगातील सर्वात मोठ्या आयुष्यमान भारत ह्या आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ झाला
देशाच्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली
जगातील प्रतिष्ठित संस्थांनी मान्य केलं की भारत विक्रमी वेगाने गरिबी निर्मूलनाचे काम करत आहे
देशवासीयांच्या अटळ संकल्पाने स्वच्छतेची व्याप्ती 95च्या पुढे नेण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आझाद हिंद सरकारच्या 75व्या स्थापना दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला
देशाला एकतेच्या धाग्यात ओवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात उंच पुतळा स्टॉट ओएफ युनिटी देशाला मिळाला
जगात देशाचे नाव उंचावले गेले
संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार चॅम्पियन ओएफ ठे अर्थ देशाला देण्यात आला
सौर उर्जा आणि वातावरण बदलासाठी केलेल्या भारताच्या प्रयत्नांना जगात स्थान मिळालं
जागतिक सौर आघाडीची पहिली बैठक भारतात झाली
आपल्या सामुहिक प्रयत्नांमुळेच भारताच्या व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व वाढ झाली
देशाची संरक्षणसज्जता अधिक मजबूत झाली
ह्याच वर्षी आपल्या देशाने आण्विक त्रिकोण यशस्वीपणे पूर्ण केला
म्हणजे आता आपण लष्करनौदल आणि वायुदल या तिन्ही क्षेत्रांत अण्वस्त्र सज्ज झालो आहोत
देशाच्या कन्यांनी सागर परीक्रमेद्वारे विश्व भ्रमण केले आणि देशाचा ऊर अभिमानाने भरून आला
वाराणसीमध्ये भारताच्या पहिल्या जलवाहतुकीची सुरवात झाली
ह्यामुळे जलमार्ग क्षेत्रात क्रांतीची सुरवात झाली आहे
देशातल्या सर्वात लांब रेल्वेरस्ता पुलाचे उद्घाटन झाले
सिक्कीमच्या पहिल्या आणि देशातल्या 100व्या पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन झाले
19 वर्षांखालील क्रिकेटचा विश्वचषक अंध क्रिकेट विश्वचषक देखील भारताने जिंकला
ह्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने मोठ्या संख्येने पदकांची कमाई केली
पॅरा आशियाई स्पर्धेत देखील भारताने चांगली कामगिरी केली
जर मी प्रत्येक भारतीयाच्या पुरुषार्थ आपल्या सामुहिक प्रयत्नांविषयी बोलत राहिलो तर आपली मन की बात इतकी लांबेल कि 2019 उजाडेल
हे सगळं 130 कोटी देशबांधवांच्या अथक प्रयत्नांनीच शक्य झालं आहे
मला आशा आहे कि 2019 मध्ये देखील भारताची प्रगती आणि उन्नती अशीच सुरु राहील आणि आपला देश अधिक ताकदीने यशाची नवी शिखरं सर करेल
माझ्या प्रिय देशवासियांनो ह्या डिसेंबरमध्ये आपण काही असामान्य भारतीयांना मुकलो आहोत
19 डिसेंबरला चेन्नईमध्ये डॉक्टर जयाचंद्रन याचं निधन झालं
डॉक्टर जयाचंद्रन यांना लोक प्रेमाने मक्कल मारुथुवर म्हणत असत
कारण लोकांनी त्यांना आपल्या मनात स्थान दिलं होतं
डॉक्टर जयाचंद्रन गरिबांना सगळ्यात स्वस्त उपचार देणारे म्हणून ओळखले जात
लोक सांगतात कि रुग्णसेवेसाठी ते सैद्यव तत्पर असत
त्यांच्याकडे येणाऱ्या वयस्क रुग्णांना तर ते येण्याजाण्याचा खर्च देखील देत असत
www
thebetterindia
com ह्या संकेतस्थळावर मी त्यांच्या समाजाला प्रेरक अशा कार्याविषयी अनेक लेख वाचले आहेत
त्याचप्रमाणे 25 डिसेंबरला कर्नाटकातील सुलागिट्टीनरसम्मा यांचे निधन झाले
सुलागिट्टी नरसम्मा ह्या सुईण होत्या
कर्नाटकातील दुर्गम भागातील माता भगिनींना त्या प्रसूतीमध्ये मदत करत असत
ह्याच वर्षीच्या सुरवातीला त्यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आलं होतं
जयचंद्रन आणि सुलागिट्टी नरसम्मा यांच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे
आपण आरोग्य सेवेविषयी बोलत आहोत तर उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील डॉक्टरांनी सुरु केलेल्या सामाजिक प्रयत्नांविषयी वोलायला मला आवडेल
अलीकडेच आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं कि शहरातले काही तरुण डॉक्टर शिबिरं आयोजित करून गरीब रुग्णांना मोफत उपचार देतात
इथल्या हार्ट लंग क्रिटिकल केअर तर्फे दर महिन्यात असे शिबीर घेतले जाते
ह्या शिबिरांत अनेक प्रकारच्या रोगांवर मोफत इलाज करण्याची सोय असते
आज दर महिन्यात शेकडो गरीब रुग्ण ह्या शिबिरांचा लाभ घेतात
निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करत असलेल्या ह्या तरुण डॉक्टरांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे
आज मला हे सांगताना अभिमान वाटतो कि सामुहिक प्रयत्नामुळेच स्वच्छ भारत अभियान यशस्वी झालं आहे
मला काही लोकांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये जवळपास तीन लाखाहून जास्त लोकांनी स्वच्छता मोहीम राबविली
स्वच्छतेच्या ह्या महायज्ञात नगर पालिका स्वयंसेवी संस्था शाळामहाविद्यालये जबलपूरचे जनता जनार्दन सगळ्या लोकांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला
मी आत्ताच thebetterindia
com चा उल्लेख केला
जिथे मी डॉ
जयचंद्रन यांच्याविषयी वाचलं
शक्य असेल तेंव्हा मी कटाक्षाने thebetterindia
com ह्या संकेतस्थळावर जाऊन अशा प्रेरक गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतो
मला आनंद आहे आजकालच्या काळात असे संकेतस्थळ आहे जे अशा विलक्षण लोकांच्या प्रेरणादायी गोष्टींशी समाजाचा परिचय करून देत आहे
ज्याप्रमाणे thepositiveindia
comसमाजात सकारात्मकता पसरविण्याचे आणि समाजाला अधिक संवेदनशील बनविण्याचे काम करत आहे त्याच प्रमाणे yourstory
com युवा संशोधक आणि उद्योजकांच्या यशोगाथा मोठ्या कौशल्याने समाजाला सांगत आहे
त्याच प्रमाणे samskritabharati
in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सहजतेने संस्कृत भाषा शिकू शकता
आपण एक काम करू शकतो का अशा अशा संकेतस्थळांची माहिती एकमेकांना देऊन समाजात सकारात्मकता पसरवूया
मला खात्री आहे कि ह्यामुळे समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या आमच्या नायाकांविषयी अधिकाधिक लोकांना माहिती मिळेल
नकारात्मकता पसरविणे सोपे असते
पण समाजात आपल्या आजूबाजूला अनेक चांगली कामे होत आहेत
आणि हे सगळं 130 कोटी भारतीयांच्या सामुहिक प्रयत्नांनी होत आहे
प्रत्येक समाजात खेळांचं एक महत्व आहे
जेंव्हा खेळ खेळले जातात तेंव्हा ते बघणाऱ्यांच्या मनात देखील उर्जा निर्माण होते
खेळाडूंची प्रसिद्धी ओळख मानसन्मान अशा अनेक गोष्टी आपण बघत असतो
पण अनेकदा यांच्यामागे अनेक अशा गोष्टी असतात ज्या क्रीडा विश्वापेक्षा कितीतरी अधिक असतात मोठ्या असतात
काश्मीरची कन्या हनाया निसारबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे
तिने कोरियात झालेल्या कराटे अजिंक्य स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले
हनाया 12 वर्षांची आहे आणि काश्मीरच्या अनंतनाग येथे राहते
हनायाने मेहनत आणि चिकाटीने कराटेचा अभ्यास आणि सराव केला
त्यातले बारकावे शिकली आणि स्वतःला सिद्ध केलं
मी सर्व देशवासीयांतर्फे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो
हनायाला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद
त्याचप्रमाणे 16 वर्षांच्या रजनी ह्या मुलीविषयी माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली
आपण नक्कीच वाचलं असेल रजनीने कनिष्ठ गटात मुष्ठीयुध्द स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं
त्यानंतर ती लगेच जवळच्या दुधाच्या एका छोट्या दुकानात गेली आणि एक प्याला दुध प्यायली
त्यानंतर रजनीने ते पदक कापडात गुंडाळलं आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिलं
आपण विचार करत असाल कि रजनी एक प्याला दुध का प्यायली तिने ते आपले पिता जसमेर सिंग यांच्यासाठी केलं
ते पानिपत येथे एका छोट्या दुकानात लस्सी विकतात
रजनीने सांगितलं कि इथवर पोहोचण्यासाठी तिच्या वडिलांनी खूप त्याग केला आहे खूप कष्ट केले आहेत
जसमेर सिंग रोज सकाळी रजनी आणि तिची भावंड उठण्यापूर्वी कामावर निघून जायचे
रजनीने जेंव्हा मुष्टियुद्ध शिकण्याची इच्छा व्यक्त केली तेंव्हा वडिलांनी शक्य ती सर्व साधने गोळा केली आणि तिचा उत्साह वाढविला
रजनीला मुष्टीयुद्धाचा सराव करण्यासाठी जुने ग्लोव्हस वापरावे लागले कारण तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती
इतके सगळे अडथळे असूनही रजनी खचून न जाता मुष्टीयुध्द शिकत राहिली
तिने सर्बियामध्ये देखील एक पदक जिंकले आहे
मी रजनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि रजनीला मदत करण्यास आणि तिचा उत्साह वाढविण्यासाठी तिचे मातापिता जसमेर सिंगजी आणि उषा राणी यांचे अभिनंदन करतो
ह्याच महिन्यात पुण्याच्या एका 20 वर्षीय कन्या वेदांगी कुलकर्णी सायकलने जगप्रवास करणारी सर्वात वेगवान आशियाई बनली आहे
ती 159 दिवस रोज जवळजवळ 300 किलोमीटर सायकल चालवत होती
तुम्ही कल्पना करा रोज 300 किलोमीटर सायकलिंग सायकल चालविण्याची तिची जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे
असे यश अशा कामगिरीबद्दल ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते की नाही
विशेषकरून माझे युवा मित्र जेंव्हा अश्या घटनांबद्दल ऐकतात तेंव्हा त्यांना देखील अडथळे पार करून काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा मिळते
जर दृढनिश्चय केला संकल्पात शक्ती असेल तर सगळ्या समस्या आपोआप गळून पडतात
कुठलीच समस्या अडथळा बनू शकत नाही
जेंव्हा अशा उदाहरणाविषयी आपण ऐकतो तेंव्हा आपल्याला देखील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एक प्रेरणा मिळत असते
माझ्या प्रिय देशबांधवांनो जानेवारीत उत्साह आणि आनंदाचे लोहडी पोंगल मकर संक्रांत उत्तरायण माघ बिहू माघी यासारखे अनेक सण येणार आहेत
ह्या सर्व सणांच्या निमित्ताने सानौर्ण देशात कुठे पारंपारिक नृत्यांचा रंग दिसेल तर कुठे सुगीच्या आनंदात लोहडी दहन केलं जाईल
कुठे आकाशात रंगी बेरंगी पतंग उडवले जातील
तर कुठे जत्रेचा आनंद असेल तर कुठे खेळांच्या स्पर्धा होतील तर कुठे एकमेकांना तीळ गुळ दिला जाईल
लोक एकमेकांना म्हणतील तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
ह्या सगळ्या सणांची नवे भलेही वेगवेगळी असतील पण सर्वांमागची भावना एकाच आहे
हे सण कुठे ना कुठे पिक आणि शेतीशी संबंधित आहेत
शेतकऱ्यांशी संबंधित आहेत खेड्यांशी संबंधित आहेत
शेती वाडीशी संबंधित आहेत
याच काळात सूर्याचे उत्तरायण होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो
ह्यानंतर दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो आणि हिवाळ्यातील सुगीचा हंगाम सुरु होतो
आमचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना देखील अनेकानेक अनेक शुभेच्छा
आपले सण विविधतेत एकता एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आपल्या सणांमध्ये सामावलेली आहे
आपण बघू शकतो आपले उत्सव निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत
भारतीय संस्कृतीमध्ये समाज आणि निसर्ग हे वेगवेगळे नाहीत
येथे व्यक्ती आणि समष्टि एकच आहे
निसर्गाशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचे उत्तम उदाहरण म्हणजे सणांवर आधारित कॅलेंडर
ह्यात वर्षभरातील सण तर असताच त्यासोबतच ग्रह नक्षत्रांची माहिती देखील असते
ह्या पारंपरिक कॅलेंडरमधून नैसर्गिक आणि खगोलिय घटनांशी आपला संबंध किती जुना आहे याची माहिती मिळते
चंद्र आणि सूर्याच्या गतीनुसार चंद्र आणि सूर्य कॅलेंडरनुसार सणांची तिथी निश्चित केली जाते
जो ज्या कॅलेंडरनुसार कालगणना करतो त्यावर हे अवलंबून असते
अनेक भागात नक्षत्रांच्या स्थितीनुसार देखील सण साजरे केले जातात
गुढी पाडवा चेटीचंड उगादि हे सर्व चंद्र कॅलेंडरनुसार साजरे केले जातात तर तमिळ पुथांडु विषु वैशाख बैसाखी पोइला बैसाख बिहु हे सर्व सण पर्व सूर्य कॅलेंडरनुसार साजरे केले जातात
आपल्या अनेक सणांमध्ये नदी आणि जल संवर्धनाला विशेष महत्व आहे
छठ हा सण नद्या तलावांमध्ये सूर्याची उपासना करण्याचा सण आहे
मकर संक्रांतीला देखील लाखोकरोडो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात
आमचे सण आम्हाला सामाजिक मुल्यांची देखील शिकवण देतात
एकीकडे यांचे पौराणिक महत्व आहे तर दुसरीकडे प्रत्येक सण सहजतेने सामाजिक बंधुभावाची प्रेरणा देऊन जातो
मी आपणा सर्वांना 2019 च्या अनेकानेक शुभेच्छा देतो आणि येणारे सण आपल्याला भरपूर आनंद देतील अशी इच्छा व्यक्त करतो
ह्या सणांना काढलेले फोटो सर्वांसोबत शेयर करा
म्हणजे मग भारताची विविधता आणि भारतीय संस्कृतीचे सौंदर्य प्रत्येक जण बघू शकेल
माझ्या प्रिय देशबांधवांनो आपल्या संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेतज्यांचा आपण अभिमान बाळगू शकतो आणि सगळ्या जगाला अभिमानाने दाखवू शकतो
आणि अशा गोष्टींपैकीच एक आहे आपला कुंभमेळा तुम्ही कुंभमेळ्याविषयी बरंच काही ऐकलं असेल
चित्रपटांमधून त्याची भव्यता आणि विशाल आकार याविषयी बरंच काही पाहिलंही असेल आणि ते खरंही आहे
कुंभमेळ्याचं स्वरुप विशाल असतंजितके दिव्य तितकेच भव्य देशविदेशातून लोक तिथे येतात आणि कुंभमेळ्याशी कायमचे जोडले जातात
कुंभमेळ्यात आस्था आणि श्रद्धेचा जनसागर लोटलेला असतो
एकाच जागी देशविदेशातील कोट्यवधी लोक एकत्र आले असतात
कुंभमेळ्याची परंपरा आपल्या महान सांस्कृतिक वारशातून साकारलेली आणि फुललेली आहे
यावर्षी 15 जानेवारीपासून प्रयागराज येथे जगप्रसिद्ध कुंभमेळा आयोजित होत आहे ज्याची कदाचित तुम्ही सगळेही उत्सुकतेने वाट बघत असाल
कुंभ मेळ्यासाठी आतापासूनच संतमहात्मे प्रयागराज ला पोहचू लागले आहेत
गेल्या वर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं आहे यावरुन आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते
काही दिवसांपूर्वी अनेक देशांचे राजदूत कुंभमेळ्याची तयारी बघायला आले होते
त्यावेळी तिथे एकाच वेळी अनेक देशांचे राष्ट्रध्वज फडकवले गेले
प्रयागराज मध्ये आयोजित होत असलेल्या या कुंभमेळ्यात 150 पेक्षा अधिक देशांमधील लोक येण्याची शक्यता आहे
कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल
कुंभमेळा स्वतःचा शोध घेण्याचं प्रभावी माध्यम आहे
इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी अनुभूती होत असते
संसारतल्या व्यावहारिक गोष्टींकडे आपण आध्यात्मिक दृष्टीने बघतोजाणून घेतो
विशेषतः युवकांसाठी हा एक खूप मोठा शैक्षणिक अनुभवच असतो
मी स्वतः काही दिवसांपूर्वीच प्रयागराजला गेलो होतो
मी तिथे पाहिलं की कुंभमेळ्याची तयारी अगदी जोमाने सुरु आहे
प्रयागराजचे लोकही कुंभमेळ्याविषयी अत्यंत उत्साहात आहेत
मी तिथे एकीकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचे लोकार्पण केले
भाविकांना या केंद्रामुळे मोठ्या सुविधा मिळणार आहेत
यावर्षी कुंभमेळ्यात स्वच्छतेवर देखील भर दिला जात आहे
कुंभाच्या आयोजनात स्वच्छतेसोबतच साफसफाईकडे लक्ष दिलं गेलं तर त्याचा चांगला संदेश दूरपर्यत पोहोचेल
यावर्षी भाविक त्रिवेणी संगमातल्या पवित्र स्नानानंतर अक्षयवटाचे पुण्यदर्शन देखील करु शकेल
भाविकांच्या आस्थेचं प्रतीक असलेला हा अक्षयवट कित्येक वर्षांपासून एका किल्यात बंद होता त्यामुळे इच्छा असूनही भाविक त्याचे दर्शन घेऊ शकत नव्हते
मात्र आता या अक्षयवटाच्या किल्याची दारं सर्वांसाठी खुली करण्यात आली आहेत
मी तुम्हाला आग्रह करेन की जेव्हा तुम्ही कुंभमेळ्याला जाल तेव्हा कुंभमेळ्याचे विविध पैलू आणि रंग दाखवणारे काही फोटो सोशल मिडियावर नक्की अपलोड करा ते फोटो बघून अधिकाधिक लोकांना या कुंभमेळ्याला जायची प्रेरणा मिळेल
अध्यात्माचा हा कुंभ भारतीयांसाठी भारतात दर्शनांचा महाकुंभ बनो
आस्थेचा हा कुंभ राष्ट्रीयतेचाही महाकुंभ बनो
राष्ट्रीय एकतेचाही महाकुंभ बनो
भाविकांचा हा कुंभ जगभरातील पर्यटकांचाही महाकुंभ बनो
कलात्मकतेचा हा कुंभ सृजन शक्तींचाही महाकुंभ बनो
माझ्या प्रिय देशबांधवांनो 26 जानेवारीच्या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमाविषयी आपल्या सर्व देशबांधवांच्या मनात खूप उत्सुकता असते
त्यादिवशी आपण आपल्याला संविधानाची भेट देणाऱ्या देशातील महान विभूतींचं स्मरण करतो
या वर्षी आपण पूज्य बापूंची 150 वी जयंती साजरी करतो आहोत
आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती श्री सिरील रामाफोसा यावर्षी गणराज्य दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत
पूज्य बापू आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक अतूट नातं आहे
दक्षिण आफ्रिकेतूनचमोहन महात्मा बनून आले
दक्षिण आफ्रिकेतच महात्मा गांधी यांनी आपला पहिला सत्याग्रह सुरु केला आणि वर्णभेदाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिलेत
त्यांनीच फिनिक्स आणि टॉलस्टॉय फार्म्सचीही स्थापना केली तिथूनच संपूर्ण जगात शांती आणि न्यायासाठी आवाज उठवला गेला
2018 हे वर्ष नेल्सन मंडेला यांचेही जनशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे
त्यांना मडीबा या नावानेही ओळखले जाते
नेल्सन मंडेला हे संपूर्ण जगात वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यातील एक आदर्श मानले जातात हे आपणा सर्वांना ठाऊक आहे
आणि मंडेला यांचे प्रेरणास्रोत कोण होते त्यांना इतकी वर्षे तुरुंगवास सोसण्याची सहनशक्ती आणि प्रेरणा आदरणीय बापूंकडून मिळाली होती
मंडेला यांनी बापूंबद्दल बोलताना म्हटले होते महात्मा गांधी हे आमच्या इतिहासाचे अविभाज्य घटक आहेत
कारण याच ठिकाणी त्यांनी सत्याचा पहिला प्रयोग केला होता याच ठिकाणी त्यांनी न्यायाप्रति आपला विलक्षण आग्रह सिद्ध केला होता याच ठिकाणी त्यांनी आपल्या सत्याग्रहाचे दर्शन आणि संघर्षाच्या पद्धती विकसित केल्या
ते बापूंना आपला आदर्श मानत होते
बापू आणि मंडेला दोघेही संपूर्ण जगासाठी केवळ प्रेरणास्रोत नाहीत तर त्यांचे आदर्श आपल्याला प्रेम आणि करुणेने परिपूर्ण अशा समाजाच्या निर्मितीसाठी सदैव प्रोत्साहित करतात
माझ्या प्रिय देशबांधवांनो काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये नर्मदातटावर केवडिया येथे डीजीपी परिषद झाली
तेथे जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे
त्या ठिकाणी देशातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबत साधकबाधक चर्चा झाली
देश आणि देशवासीयांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी कशा प्रकारची पावले उचलली जावीत याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला
त्याच दरम्यान मी राष्ट्रीय एकतेसाठी सरदार पटेल पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली
कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय एकतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल
सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या एकतेसाठी समर्पित केले होते
ते नेहमीच भारताची अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले
येथील विविधतेमध्येच भारताची खरी ताकद एकवटली आहे असे सरदार पटेल मानत असत
त्यांच्या त्या भावनेचा आदर करत एकतेच्या या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत
माझ्या प्रिय देशबांधवांनो 13 जानेवारी हा गुरु गोबिंद सिंह जी यांच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे
गुरु गोबिंद सिंह जी यांचा जन्म पाटणा येथे झाला होता आयुष्यातील बराच काळ उत्तर भारत ही त्यांची कर्मभूमी होती आणि महाराष्ट्रात नांदेड येथे त्यांनी अखेर प्राणत्याग केला
जन्मभूमी पाटणा कर्मभूमी उत्तर भारत आणि जीवनाची अखेर नांदेडमध्ये
अशा प्रकारे एका अर्थाने संपूर्ण भारतवर्षाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला
त्यांच्या आयुष्यावर नजर टाकली तर त्यात संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळते
पिता श्री गुरू तेग बहादुर जी शहीद झाल्यानंतर गुरु गोबिंद सिंह जीं नी नऊ वर्षांच्या अल्पायुष्यात गुरुचे पद प्राप्त केले
न्यायासाठी लढा देण्याचे साहस गुरू गोविंद सिंगजी यांना गुरूंकडून वारसाच्या रूपातच मिळाले
त्यांचे व्यक्तिमत्व शांत आणि सरळ होते
मात्र जेव्हा जेव्हा गरीब आणि दुर्बलांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्या प्रत्येक वेळी गुरुगोविंद सिंग यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी प्रखर लढा दिला आणि म्हणूनच म्हटले जाते की
सवा लाख से एक लड़ाऊँ
चिड़ियों सों मैं बाज तुड़ाऊँ
तबे गोबिंदसिंह नाम कहाऊँ ।
ते म्हणत असत की दुर्बलांविरुद्ध लढाई करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणे योग्य नाही
मानवाची दुःखे दूर करणे ही सर्वात मोठी सेवा आहे असे श्री गुरु गोबिंद सिंह जी मानत असत
साहस शौर्य त्याग आणि धर्मपरायणतेने परिपूर्ण असे ते एक दिव्य पुरुष होते ज्यांना शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे पुरेपूर ज्ञान होते
ते एक उत्तम तिरंदाज होते त्याचबरोबर गुरुमुखी संस्कृत फारशी हिंदी आणि उर्दूसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते
मी पुन्हा एकदा श्री गुरु गोबिंद सिंग यांना वंदन करतो
माझ्या प्रिय देशबांधवांनो देशात अशा अनेक चांगल्या गोष्टी होत असतात ज्यांची व्यापक स्तरावर चर्चा होत नाही
असाच एक उपक्रम f
s
आय अर्थात भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण राबवत आहे
महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे
याच मालिकेचा एक भाग म्हणून f
आय तर्फे आहाराच्या सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण सवयींना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे
ईट राइट इंडिया मोहिमेअंतर्गत स्वस्थ भारत यात्रांचे आयोजन केले जात आहे
ही मोहीम 27 जानेवारीपर्यंत सुरू राहील
अनेकदा सरकारी संघटनांचा परिचय अतिशय साचेबद्ध पद्धतीने करून दिला जातो मात्र त्यापुढे एक पाऊल टाकत f
जनजागृती बरोबरच लोकशिक्षणाचे काम करीत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे
जेव्हा भारत स्वच्छ असेल आरोग्यपूर्ण असेल तेव्हाच भारत समृद्ध होऊ शकेल
चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक भोजन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे
याच संदर्भात f
ने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो
आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असा आग्रह मी आपणाला करू इच्छितो
आपणही यात सहभागी व्हावे आणि विशेष करून मुलांना या गोष्टी नक्कीच दाखवा असे मी सांगू इच्छितो
आहाराचे महत्त्व सांगणारे शिक्षण लहानपणापासूनच मिळणे आवश्यक असते
माझ्या प्रिय देशबांधवांनो 2018 या वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम आहे
2019 या वर्षात आपण पुन्हा एकदा भेटू
पुन्हा एकदा मनातील गोष्टी बोलू
आयुष्य मग ते व्यक्तीचे असो राष्ट्राचे असो वा समाजाचे असो प्रेरणा ही त्या आयुष्याच्या प्रगतीचा पाया असते
अशी नवी प्रेरणा नवा उत्साह नवा संकल्प नवी सिद्धी आणि नवी उंची यांसह पुढे जाऊया पुढे पाऊल टाकू या
स्वतःत बदल घडवू या आणि देशालाही बदलू या
अनेकानेक धन्यवाद